हे बघा इथ गाड्या पार्किंग केलेल्या आहे कोणत तरी ठिकाण आहे पण गाडी पार्किंग केलेल आहे.

कोणतातरी क्रिकेटर ग्राउंड आहे मस्त पैकी नि पण ग्राउंड मध्ये कोणीच खेळताना दिसत नाही मस्त पैकी स्टॅम्प लवलेला आहे.

आणि खूप छान मस्त पैकी योग करत आहे पोरी.

जेव्हा पण लागली हे ए.टी.एम. चोवीस तास चालू असत.

तर बघा हा आहे धरण कोणता तरी धरण आहे खूप छान आहे तिकडे डोंगर दिसत आहे आणि भोवती भोवती शेतावर आपल्याला या धरणाचा शेतकऱ्यांना फायदा ये वाटतं.